हा हा मी लतिका बोलतिये

अ काय नाय मला माहीत झाल की तुम्ही अभियंता आहात आणि बऱ्याच ठिकाणी कंपन्या वैगरे चेंज केलेल्या आहेत

अ मुलाखत द्यायची आहे

अ ह काही महत्वाची माहिती पाहिजे समजा अ मुलाखतीत त्यांना काय अडचणी येतात

मुलाखत देताना त्या सगळ्या मला तुमच्या कडून हव्यात तर त्यासाठी तुमच्या कडे वेळ आहे का आत्ता

ह ह अच्छा अच्छा बर

जर फेस टू फेस द्यायचा असेल तर वाटती पहिल्यांदा भीती वैगरे वाटती तुमची मुलाखत पहिलीच आहे का

अ नाही नाही माझी पहिलीच मुलाखत आहे खर तर माझ आत्ताच अ

नुकतंच अ कॉलेज संपलेल आहे

माझा मित्रच आहे तो म्हणजे अॅक्चुअली अ हा हा माझा मित्रच आहे तो बोला ना हा हा हा तर मला सांगा सगळ्यात पहिले मुलाखत देताना म्हणजे मी अस ऐकलेल फक्त की त्यामध्ये खूप साऱ्या क्वेऱ्या असतात त्यामध्ये चार पाच राऊंडस् असतात

त्या नंतर HR राऊंड पण असतो तर आपल्या विषयी सांगायच असत तर मग त्याच्या मध्ये काय काय सांगायच असत आपल्या स्वतः विषयी जर पहिल्यांदाच मुलाखत देताय तर मग त्यांच डायरेक्ट , डायरेक्ट तर इंटरव्यू तर नाही होणार तुमचा पहिले त्यांचा एप्टिट्यूड राऊंड होईल म्हणजे त्याच तुमच नाय का ते अ जे सर्व सामान्य ज्ञान असत किंवा एप्टिट्यूड च्या गोष्टी

तर ते होतील मग तो राऊंड जर तुम्ही पास झाला तर मग पुढची मग त्याची मुलाखत घेण्यात येईल फेस टु फेस मुलाखत घेण्यात येईल तर एप्टिट्यूड मध्ये जे आपले क्वेस्शन्स असतात बघा ते नॉर्मल जे मॅथ्स चे क्वेस्शन्स असतात तर एप्टिट्यूड मध्ये जे आपले क्वेस्शन्स असतात बघा ते नॉर्मल जे मॅथ्स चे क्वेस्शन्स असतात

म्हणजे कोरोंना नंतर आता ऑनलाइन पण एक आलेल आहे

आणि एक ऑफलाइन असत एक कंपनीत जाऊन त्यांच्या समोर बसून मुलाखत द्यायची तर ऑनलाइन च्या वेळेला एवढ अवघड वाटत नाही आता तुमच कस ऑनलाइन की ऑफलाइन असेल का ?

तर त्या मध्ये काय बोलायच कसं मुद्देसूद मांडायच मला ह्याच पूर्ण ज्ञान हवंय

अच्छा अच्छा एक तर आता जर तुमचं ऑनलाइन असेल एवढं काही तुम्हाला फक्त नेट च वगैरे कनेक्शन चांगला पाहिजे , प्रॉपर वेळेवर तुम्ही जेल पाहिजे ,

म्हणजे तोपर्यंत तुमच एड्युकेशन सांगेच की एवढं एवढं केलेलं आहे ह्ईगहेसत एड्युकेशन आहे त्याचा नंतर तुमचे होबबीस वगैरे सांगायच्या

होबबीस वगैरे थोडाफार च संगायच्या म्हणजे एवढं काही डीप मध्ये सांगायच नाही

हॉबीज वैगरे सांगायच्या रीडिंग वगैरे किंवा रायटींग किंवा एखादा आउटडोर गेम्स एखादा होबबीस सांगायच्या

नाही ते इंट्रड्यूस यॉरसेल्फ मध्ये तर नाही सांगायच पण जर त्यांनी विचारलं तर विचारलं तर तुम्हाला संगता येईल का फायनल ईयर च प्रोजेक्ट कोणता आहे तर त्याचा तुम्ही कोणत्या कोणत्या टेक्नॉलजी मध्ये केलाय किंवा कोणत्या कसं आहे प्रोजेक्ट तर त्याचा विषयी शॉर्ट सांगायच थोडफार

हा आणि तेच बोलताना मुलाखातील सर्वात पहिले तर तुम्हाला कॉन्फिडेंटली फेस करावं लागेल

म्हणजे जर तुम्ही अडकून अडकून किंवा भीत भीत बोलले तर ते तुम्हाला ही सुचणार नाही काही म्हणजे आन्सर कसे द्यायचे

आणि मग जो मुलाखत जो घेणार आहे तर त्याला ही अवघड जाईल म्हणजे असा त्याला आपण आपला जे आहे इम्प्रेशन ते वाईट पडेल की हा ही भीतीत आहे बरीच

आणि त्यामुळे तुमची बरोबर येणार नाही तुम्हाला जे सांगायच आहे ते संगता नाही येणार . हे ना

त्या मुळे ते ते तर पहिले तर ते कॉन्फिडेंटली द्यायच बरोबर आणि अजून एक अ म्हणजे मुलाखत घेण्यासाठी किती जणं असतात ? आता ते अ मे बी तीन चार जणं असतात पण म्हणजे तीन चार जणं ऑनलाइन च्या साठी तीन चार जणं असतात पण ते एक एक करून विचारतात हां

आणि सुपोज जर तुमच ऑनलाइन जर झळ तर मे बी तुमच ऑफलाइन जर पुढे जाऊन कुठे तुम्हाला ऑफलाइन जर द्यायच असेल तर कुठं फेस टु फेस त्याचसाठी मोस्ट ऑफ ऑल एकाच जण असतो पण कधी कधी दोन जणं असतात जर शेवटच्या राऊंड साठी

अ म्हणजे ंना मला पुढे चालून ऑफलाइन तर द्यावाच लागेल तर ते ऑनलाइन ची आहे संधि म्हणून मी ऑनलाइन देतीये. मला आलीये ना चालून म्हणून

तर मला त्याचा विहायी पण संगा मध्ये मध्ये आणि ह्याचा विषयी पण

ऑफलाइन आणि ऑनलाइन ह्या मध्ये फरक काय असेल आणि मला त्याचसाठी वेगळी काय तयारी करावी लागेल ते दोन्ही पण मला

हम्म नाय ऑनलाइन साठी बघा तुम्हाला तर ते ऑनलाइन घरी बसून असल्यामुळे वेळेचा तर काही प्रॉब्लेम नही येणार जर तुम्ही ववेळेवर जर तुम्ही ओपेन केला एप्प तर ते बरोबर होऊन जाईल आणि अ फक्त तुमच जे कनेक्शन आहे

म्हणजे जे नेट च कनेक्शन आहे वगैरे आहे तर ते प्रॉपर पाहिजे ते जर अडकून असेल मग ते मुलाखत बरोबर होणार नाही

आणि ऑनलाइन साठी जो कॅमेरा असतो लॅपटॉप वर त्या कॅमेरा तो कॅमेरा वगैरे र पण आपल्या अॅनगल चा बरोबर सेट करून घ्यायचा की आपल्या शोल्डर किंवा आपल्या म्हणजे त्याचा बरोबर आंगले काढायचा जस आपण ऑफलाइन बसतो ना मुलाखतीला

प्रॉपर दिसला पाहिजे मुलाखत घेणाऱ्याला तुमचं चेहरा

ऑनलाइन ते समजत नाही आजूबाजूला काही आहे की नाही

तर मग ते पण बघेच समोर स्क्रीन मध्ये बोलून बघायच आणि तेच जस ऑफलाइन मध्ये आपण फॉर्मल ते घालतो ंना तर तसंच फक्त फॉर्मल घालायच फॉर्मल वगैरे

तं ते बॅकग्राऊंड बलर करायचं त्यामुळे जे आपल्या बॅकग्राऊंड ला जे येत ते दिसणार नाही

कारण जर बॅकग्राऊंड ला दिसत राहील तर ते ही डिस्टर्ब होऊन जातं इंटरव्ह्यु घेणाऱ्याला तर मग ह्याची काळजी घ्यायची ऑनलाइन साठी

आणि आवाज पण नको यायला ना हा म्हणजे दूसरा आवाज पण नको यायला मे बी हेडफोन घळायचेच आपण हेडफोन मे बी घातले तर मे बी दुसरे आवाज येत नाहीत दुसरे मे बी दोन्ही कानात घातले ना तर दुसरे आवाज येत नाहीत

बरं आणि जर आता समजा ऑफलाइन असला

तर मग ते लिहायला पण सांगतात का आपल्याला ओरळली तोंडाने सांगायचे असतात उत्तर नाय ऑफलाइन ऐल तर पहिले तिथे वेळेत जायच थोडाफार जर ऑफलाइन असेल तर इंटरव्ह्यु घेणार समोरासमोर असतो ना

नाही नाही माझा प्रश्न असा आहे की लिहुंन पण सांगावं लागतं का जर का काही प्रोग्राम वगैरे असतील तर का ते फिरस्त राऊंड ला म्हणजे अ जर फ्रेशर असेल नवीन जर असेल लागणार विद्यार्थी

तर मग आपल्याला लिहुन पण सांगावं लगता का फक्त उत्तर द्यावी लागतात

तर तर ते लिहून तर नाहीच म्हणत ते पण असा लॉजिक प्रोग्राम च कुठला असे तर ते लॉजिक त्यांना असा ओरली सांगायच

लिहून वगैरे नाही सांगायच ते ओरळली विचारू शकतात असा असा कसं आहे

किंवा त्यांचकडे एखादा पेपर असेल किंवा ते एखादा प्रोग्राम लिहल असेल तर तत्याचं आउटपुट काय आहे तर ते फक्त पाहून संगायच

आणि ऑफलाइन मध्ये प्रॉपर फॉर्मल पूर्ण फॉर्मल वगैरे करून जाव लागत

आणि काय त्यांचा डोळ्यात बघूनच बोलायचं जे काही आहे ह् जे आखी आहे तुम्हाला बरोबर जे काही येत असेल तुम्हाला

त्या क्वेस्चन च ते प्रॉपर आन्सर द्यायच

नाही आला तर पहिल्यांदा थोडाफार ट्राय करायचं असा असा आहे थोडा थांबायचा स्टॉप करायचं आणि त्याचा नंतर ते जर म्हणले की म्हणजे येत नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला क्वेस्चन जर अनोन असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की ह्याचा कारण फ्रेशर असल्यामुळे तुम्ही सांगू शकता की मला काही येत नाही आन्सर

आणि हा डायरेक्ट सांगायच त्यांना म्हणजे जर तुम्ही ट्राय करत राहीला तर ते परत कसे तुम्ही नवीन नवीन त्यांना आन्सर नवीन नवीन कन्सेप्ट येतात आपल्या बोलण्यात बघा त्यांना धरून ते तुम्हाला परत क्वश्च्निंग करतात

तुम्ही फ्रेशर असल्यामुळे तर मग तुम्ही डायरेक्ट म्हणायच की नाही येत मला सॉरी मला ह्याच नाही माहीत बरं बरं आणि समजा आता समजा पहिलं जो आहे राऊंड माझं जे क्लियर झाले की इंट्रड्यूस युर सेल्फ मध्ये काय विचारतात आणि काय सांगायच ते झाल माझ क्लियर माझ क्लियर आणि तुम्ही म्हणाले की एप्टिट्यूड टेस्ट असते तर ती पहिले असते की नंतर असते? नाही ती तर पहिल्यांदाच असते एप्टिट्यूड टेस्ट असते

नाही ती अ क्वेस्चन असतात बघा मल्टिपल चॉइस क्वेस्चन हो ना हो ना लिहून द्यायच असतं बरोबर

जर ते राऊंड जर फेल झाला तर मग त्याचसाठी फ्रेशरसाठी पुढे काही चान्स नाहीये

मग तो पास झाल तर मग त्यांच जे काही प्रोसेस आहे

इंटरव्ह्यु च त्याचात जर एका कंपनी च जर तीन राऊंड असले तर मग पहिलं राऊंड झाल्यावर तर परत दूसरा राऊंड होतो

त्याचमद्धे थोडा सीनियर पर्सन'असतात आणि तिसऱ्या राऊंड मध्ये एच आर राऊंड असतो मग एच आर क्वेस्चन करतात काही काही मग त्याला ही बरोबर एच आर ही बरोबर आन्सर द्याव लागतात

आणि इंटरव्ह्यु मध्ये मोस्ट ऑफ ऑल तेतर ते इंग्लिश च बोलत जा तुम्ही म्हणजे इंग्लिश मध्ये हा बरं समजा माझे दोन राऊंड झाले एप्टिट्यूड टेस्ट झाली ते बाकीचा दूसरा राऊंड पण झाला आणि माझ सेलेक्शन झाला एच आर राऊंड मध्ये समजा मला काही प्रश्न असतील मी कंपनी ची माहिती तर आधी काढलेली असेल बरोबर मला जे प्रश्न असतील ते मी एच आर लाच विचारू शकते की आधीच इंटरव्ह्यु घेणाऱ्याला विचारायचे असतात

म्हणजे क्वेस्चन तुमहाला कशा विषयी कंपनी विषयी त्यांची शिफ्ट वगैरे त्या विषयी ते हो ना ते एच आर ला विचारायचे एच आर ला ते तुमचे जे काही क्वेस्चन आहेत टेक्निकल सोडून

जर काही राहील तर तुम्ही ट्रान्सपोरटेशन च विचारू शकता जर तुम्हाला लांब पडत असेल तर

ट्रान्सपोरटेशन ची फॅसिलिटी आहे का

अजून बरेचशे तुम्हाला जे यही क्वेस्चन आहेत कंपनी च किती एम्प्लॉयी आहेत ?

किंवा कंपनी विषयी माहिती तुम्ही देऊ शकाल का म्हणजे शॉर्ट मध्ये तर ते तुम्ही एच आर ा विचारू शकतात किंवा जे काही सॅलरी बद्दल असेल

तुम्ही विचारू शकता एच आर ला सॅलरी च

आणि माझा इणेरवीव जो आहे म्हणजे मला एप्टिट्यूड ची तयारी करावी लागेल म्हणजे मला आता चांगला फेस करू शकेल असा मला वाटतंय मला

कारण हे प्रश्न सगळे फ्रेशर च्या मनामध्ये असतातच

आणि हे काढण्यासाठी कोणीतरी पाहिजे असतं म्हणजे सगळं सोप्पं जाता नाही हम्म बरोबर आहे

फ्रेशर कोणाच्याही इंटरव्ह्यु ला म्हणा नाही पण फ्रेशर ला ते जास्त असतं की नाही

तर मग ठिके थॅंक यू धन्यवाद

हो हो ठिके ओके